इथे छोटासा तलाव दिसत आहे तलावाच्या दोनही बाजूला हिरवेगार झाड आहेत.

तिथे छोटेशे मंदिर आहेत. मंदिराच्या दोनही बाजूनी हिरवीगार झाड आहेत. व मंदिराच्या वरती येशु चे--